आणि गवत दिसत आहे विशिष्ट असा मोठा दगडही आहे आणि पाण्याचे छोटे छोटे तळे आहे.

मातीमध्ये खत मिक्स केलेल आहे आणि विशिष्ट प्रकारचे लाकूड त्यावर ठेवलेले दिसत आहे.

समो समोरील चित्रामध्ये तीन पुतळे दिसत आहे. राजू संदू --

या चित्रामध्ये मस्जिदीचा असा एक भाग दिसत आहे.

या चित्रांमध्ये पडद्याचे दुकान दिसत आहे येथे रंगीबिरंगी नक्षीदार --

या चित्रामध्ये धरण दिसत आहे धरणाचे पाचही दरवाजे उघडे करण्यात आलेले आहे.

तेथे दोन शाळेच्या मुली जाताना दिसत आहे एक माणूसही आहे तेथे अशी कमान दिसत आहे आणि पाणीही दिसत आहे.

तेथे एक माणूस आहे काचेचे दोन दरवाजे आहे एक खुडची दिसत आहे दोन फुलं ठेवलेली दिसत आहे.

या चित्रामध्ये एस_टी दिसत आहे एस_टी च्या अवतीभोवती दुचाकी वाहने दिसत आहे.